ही एक अह मोठी नदी आहे नदीचे पाणी गढूळ आहे नदीच्या पाण्यामध्ये एक अह निळ्या कलर ची नाव आहे आजूबाजूला डोंगर आहे व हिरवि-हिरवी झाडे आहे पाणी शांत आहे.

ही एक नदी आहे नदीला अ-ह- नदीच्या किनारी काही दगडांचा किनारा आहे व नदीच्या आजू-बाजूला हिरवी हिरवीगार अ-ह- झाडे आहेत आभाळ काळे झालेले आहे.

ही एक मोठी दगडां द मोठा दगड आहे त्या दगडाला एक दरवाजा आहे दरवाजा आहे. आजूबाजूल हिरवी-हिरवी--

उलटी झालेली अ-ह अल- झालेली आहे खूप मोठा डोंगर आहे डोंगरावरती हिरवी हिरवी अह हिरवी-हिरवी झाडे आहेत पाऊस पडत आहे मोठे-मोठे नदीच्या शेजारी दगड आहेत किनारा आहे किनार्‍यावरती मात--

अह काही हम अह आजूबाजूला ग गवत आहे अह नदीमध्ये छोटीमोठी दगडं आहेत.